कारण मला ते गायनामध्ये आणि स्मरणशक्ती मध्ये मला पुरस्कार मिळाले होते न मला दुसरा नंबर मिळाला होता तरी आठवीत असताना तरी सुद्धा त्यानी मला तरी त्यांनी मला ओळखलं आणि म्हणाल्या की अच्छा मग मला त्यांनी काय विचारलं माहितीये का की तू अजून गातेस का म्हणून

तर मी म्हटलं अह की नाही बाई मी गात नाही खरं तर ना मला असा कंठ ना दाटून आला म्हटलं किती म्हणजे शिक्षक सुद्धा मुळात विद्यार्थ्यांकडून अशी अपेक्षा करतात ना की आपण मुलं पण अशी मोठी व्हावीत कुठे तरी तर मी म्हटलं बाई मी आता गात नाहीये पण मी बासरी वाजवते तर तेवढ्या गोष्टीने त्या इतक्या खुश झाल्या की माझ्या त्यांनी पाठीवरुन हात वगैरे फिरवला आणि मला खरं सांगू अंगावर काटा आला होता त्यावेळेला असं वाटत की किती म्हणजे किती अपेक्षा असतात अं शिक्षकांकडून सुद्धा आणि त्यावेळेला आपण कस त्यांना गृहीत धरतो या तर शिक्षक आहेत न

आपल्याला असं वाटायचं की आपले शिक्षक म्हणजे फक्त आपल्याला असेना ते अह तो बैल कसा बांधला जातो ते तेलाच्या याला तस ते असं

त्यांची भूमिका तर त्यांनी अशी कठोर केली नसती ना तर कदाचित आज आपण आपल्या field मध्ये जस की उभे आहोत किंवा आपण आपल्या field मध्ये वागतो आहोत तस आपण म्हणजे जाऊ शकलो नसतो मला आठवतंय ना की मी एकदा गोरेगाव ला recording साठी गेले होते एका studio मध्ये आणि आम्ही recording केल्यानंतर संध्याकाळी ना तिकडन बाहेर पडलो आणि ना खूप दमलो होतो मी आणि माझा कलिक एक माझ्या बरोबर होता अह जो तो projects handle करत होता आणि म्हणून आम्ही तिथे जवळपासच बसलो मी म्हटलं तिथेच एक जवळ garden होत तर या garden मध्ये न मला त्या कर्वे बाईंसारखी म्हणजे एक बाई दिसली होती. तर मी न आधी ओळखलंच नाही की म्हटलं अरे या खरच कर्वे बाई आहेत का किंवा काय तर तुला माहिती आहे का त्या कर्वे बाईंना बघितल्यावरना मला सगळ्यात पहिली गोष्ट काय आठवली असेल? तर ती म्हणजे अठ्ठावीस चा पाढा तर म्हणजे ना हा कारण कर्वे बाईंचं कस होत माहितीये का शाळेतना त्या कधीही कोणाला भेटल्या ना कोणत्याही मुलाला विद्यार्थ्याला वगैरे तर त्या आधी त्याला विचारायच्या की अठ्ठावीसचा पाढा म्हणून दाखव कारंकी त्या ना शिष्यवृत्ती साठी special teacher होत्या. म्हणजे आमच्या शाळेमध्ये त्या गणित शिकवायच्य. त्याच्यानंतर भूमिती शिकवायच्या. आणि त्यांना ना शिष्यवृत्तीचे जे student होते तर त्यांच्या साठी त्या special class घ्यायच्या म्हणजे शाळेनेच ही योजना आखली होती आणि त्या class मध्ये मी पण असायचे आणि त्यांचा ना कटाक्ष होता की सव्वीसचा पाढा अठ्ठावीसचा पाढा

आणि त्या कुठच्याही मुलाला म्हणजे शिक्षा द्यायची असेल वगैरे ना तस मारहाण वगैरे काही करायच्या नाहीत पट्टीने मारण मग त्याला ना त्या अश्या सगळ्यांसमोर विचारायच्या की अठ्ठावीस चा पाढा येतो का तर माझ्या बरोबर जो colleague बसला होता ना त्याला ना त्या बाईंना बघितल्यानंतर मी त्याला विचारलं तुला अठ्ठावीसचा पाढा येतो का तर तो म्हणाला काय आहे म्हणजे काय तर मी म्हटलं तुला अठ्ठावीसचा पाढा येतो का सांग म्हटलं आता तर तो म्हणाला तर मी त्याला सांगितलं म्हटलं बघ समोर ना त्या ज्या मॅडम आहेत ना म्हटलं त्या ना कर्वे बाई आहेत म्हटलं आमच्या कर्वे बाई आहेत म्हटलं मी माझ्या डोळ्यांना धोकाच होऊ शकत नाही. तर मग तो म्हणाला मग अठ्ठावीसच्या पाढ्यांचं आणि त्यांचं काय connection आहे मग मी ना त्याला हे सगळं सांगितलं की त्यांना अठ्ठावीसचा पाढा हे किती महत्वाचं वाटायचं त्या काळामध्ये मग मी आणि तो ना आम्ही त्यांच्याबरोबर मी आधी त्यांना नमस्कार वगैरे केला आणि त्याला ही सवय होती कारण मुळातच त्यांचे इतके विद्यार्थी आहेत ना ते आज जवळ जवळ देशभरात पसरलेले आहेत तर मी त्यांना माझं batch नंबर आणि हे सगळं सांगितलं मग नंतर मग मी त्यांना म्हणाले म्हटलं हा माझा मित्र आहे इथे आम्ही म्हटलं recording करायला आलो होतो म्हटलं हा team leader आहे त्या project चा मग त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं म्हटलं बाई तुम्हाला आठवतंय का म्हटलं अठ्ठावीस चा पाढा तर त्या पण एवढं जोरजोरात हसायला लागल्या माहिती आहे का त्या मला म्हणतात अगं हो सवयच म्हणे माझे जे विद्यार्थी आहेत ना ते सव्वीसचा पाढा अठ्ठावीसचा पाढा आणि चोवीसचा पाढा हो मग अगं मी ना माझ्या जन्मात हे तीन पाढे कधी विसरणार नाहीये म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या ना पण मुळात अगं त्या काळातले आपले जे शिक्षक होते ना ते इतके चांगले होते म्हणजे आणि त्यांनी असं ना म्हणजे वर्गामध्ये आता आपण बघायचो की मुलांना ते पट्टीने मारायचे कारण अभ्यास केला नाही किंवा काही तरी पाठांतर केलं नाही तर मग तेव्हा असं वाटायचं ना किती ना याना जरा सुद्धा काही दया माया येत नाही.

अह अगदी तसच आहे माझ्या वर्गात ना एक गुणवंत नावाचा मुलगा होता प्रचंड मस्तीखोर मस्तीखोर म्हणजेच त्याला आपण नाठाळ या category मध्ये त्याला मोडलं पाहिजे तर तो एवढा मस्ती करायचा ना एक दिवस त्याचा असा जायचा नाही की त्याला बाहेर त्याला कोंबडा केला नाहीये. तर या मेणे बाई ज्या होत्या ना त्या अशाच खूप मस्कऱ्या होत्या त्या लहानसहान गोष्टींमध्ये त्या मस्करी करायच्या आणि शिकवताना पण मराठी विषय होता त्यांचा आणि ठोक म्हणजे आधनं मधनं सांगताना म्हणजे explanation करताना वगैरे ना बऱ्याच गोष्टी सांगायच्या त्या म्हणजे आता कस आहे एकच धडा शिकवतात तशी त्यावेळची पद्धत नव्हती ना त्याला संदर्भ असायचा कारण मुळात

आणि त्याच्या नाही का प्रत्येक शिक्षकाच्या लक्षात रहायचा अन ते पवार सर एक असे होते ते पीटी चे शिक्षक खरं तर पण त्यांना शिकवायची ना भारी हौस होती. मग त्यांनी नंतर इतिहास हा विषय त्यांना मिळाला होता म्हणजे सुरवातीला ते पिटी शिक्षक म्हणून लागले शाळेमध्ये आणि नंतर मग त्यांना इतिहास मिळाला ते इतिहास पण इतकं रमत गमत आणि छान पैकी सांगायचे ना कोणताही इतिहास असो आपण म्हणतो ना समोर घडतोय अशाप्रकारे ते सांगायचे त्यामुळे कोणतं ना कधी फक्त एक होत सनावली आपल्याला पाठ करावी लागायची.

अं दुसऱ्या आहेत देशमुख बाई आहेत या लोकांनी मिळून त्या माजी विद्यार्थ्यांचा group बनवला whatsapp आल्यानंतर मग सगळ्यांना बरच पडलं ना

मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा त्या marketing विषय आम्हाला शिकवायच्या आणि आता त्या कॉलेजच्या principal झाल्या होत्या म्हणजे त्यांनी ना म्हणजे तुला माहित आहे का म्हणजे त्या ना समोर बसल्या होत्या आणि train मध्ये दुपारची वेळ असल्या कारणाने गर्दी कमी होती आणि मी अशी ना train मधनं entry घेतली दरवाजातनं आणि मी असं नजर टाकली कुठे बसायला जागा मिळतेय का आणि नेमकी ना त्यांची आणि माझी नजरानजर झाली आणि त्या ना अशा पटकन उठल्या आणि मी पण ना अशी धाडदिशी त्यांच्या जवळ गेले. मी म्हटलं अहो करमरकर मॅडम तुम्ही मला ओळखलं तर ते म्हणाले हो अग म्हणे ओळखलं नाही म्हणजे काय तू best student होती आपल्या कॉलेजची बापरे मला एवढ बर वाटलं. की म्हणजे आता इतक्या batches त्यानी त्यांच्या हातातून घातलेल्या होत्या पण तरी सुद्धा त्यांना हे लक्षात राहील की ह्या batch ची ही best student होती मग त्या मला विचारायला लागल्या कस चाललंय तुझं काय आहे मग त्यांनी मग त्याचं सांगायला सुरवात केलं त्या सध्या आता principal होत्या आणि त्या ना अत्यंत हुशार म्हणजे त्या ना इतक्या वाचन करायच्या आणि कधीही बघावं ना त्या फक्त पुस्तकच घेऊन बसलेल्या असायच्या म्हणजे आम्ही ना कॉलेज मध्ये असताना विचार करायचो

हा त्यांचा इतका सोपा मला वाटत कधीच कोणी करून सांगितला नसेल. हो खरं आहे ना कॉलेजमधले एक एक विषय म्हणजे आम्हाला पण एक foundation course म्हणून जो एक विषय होता ना त्याला त्याचा सुद्धा माझा अनुभव असाच आहे. yes त्याला पण foundation course मध्ये अं तुम्हाला current affairs वगैरे असतात current affairs वगैरे obviously तुम्हाला बातम्यांवरती लक्ष ठेवावं लागत बातम्या पण बघायचो त्या वेळेला कॉलेजमध्ये असताना कुठे एवढ्या बातम्यांकडे वगैरे लक्ष असायचं सकाळी एक paper वाचला ते पण पप्पा सांगायचे म्हणून आपली एक नजर फिरवायची त्याच्यावरन ते एकदा झालं की संपलं काही current affairs शी काहीच संबंध नव्हता पण ते अं कॉलेज मध्ये गेलो ना की मग त्या सगळ्या वरती discussion वगैरे व्हायच मग आज काय झालं हे ते त्यामुळे त्या current affairs च्या आमच्या मुख्यपध्याय म्हणून बाई होत्या म्हणजे बंगाली होत्या त्या त्यांचं मुळात ते इंग्लिश बंगाली type च आणि त्या दिसायला पण गोल मटोलचं होत्या त्यामुळे त्यांचं आणि पण ते ना ज्या सांगायच्या ना ज्या बोलायच्या त्या इतकं गोडपणे बोलायच्या आणि एकतर त्यांचं बंगाली वळणाचं ते इंग्लिश होत ना त्याच्याने जास्त लक्ष ना आपण असं म्हणजे काय म्हणतो ना अगदी लक्ष केंद्रित करून असं अह ऐकायचो आम्ही खूप छान मज्जा यायची आणि त्याच्यामुळे ना बऱ्याचश्या गोष्टी समजल्या सुद्धा की current affairs वगैरे

हो आणि आपले हे जे सगळे जे शिक्षक आहेत ना म्हणजे जे आता शाळेतले शिक्षक असो किंवा कॉलेजचे शिक्षक असो तर कदाचित मला वाटत ना आपलं एक सुदैव चांगलं असावं की आपल्याला ना हे खूपच चांगले असे शिक्षक म्हणजे लाभलेले होते आपल्याला म्हणजे यांनी ना म्हणजे हे फक्त

त्याला मी जर चांगली शिकवण दिली नाही त्याच्या आवडीला जोपासलं नाही तर कदाचित ही मूल आयुष्यात पुढे जाऊन काही होतील की नाही याची शंका आहे

या मुलांची वाढ चांगली व्हायला हवी त्यांनी आयुष्यात जाऊन चांगली नोकरी करायला हवी त्यांचं जीवन चांगलं मार्गस्त लागायला हव म्हणजे u know एक birth घेतल्यासारखा ना आपले शिक्षक जे आहे तर ते असे शिकवत राहायचे त्यामुळे मग आता

ते माझ्या कडे त्यांना अशी अशी सगळी list आहे म्हणजे शिक्षकांची की ज्या शिक्षकांना कदाचित म्हणजे ना आता मी भेट आता मी भेटू शकत असें किंवा त्यातले काही शिक्षक आता म्हणजे आहेत की नाही याची सुद्धा माहिती नाहीये पण आणि त्या काळामध्ये इतकं photo च वगैरे काही craze नव्हतं की जस आता आपण जरा भेटलो नाही की लगेच click करतो आणि वगैरे त्यामुळे ह्या शिक्षकांच्या सगळ्या आठवणी म्हणा त्यांची नाव म्हणा हे सगळे फक्त असं ना मनात जोपासलेल आहे तुला काय वाटत अगदीच म्हणजे कधी तरी तर असं बसून आपण पूर्वीच्या गोष्टी जस आठवतो मित्र मैत्रिणी

त्यामुळे आई वडिलांशी कधीच असं हे नव्हत केलेलं की माझ्या मुलाला मारू नका माझ्या मुलाला डाखरु नका तस आताचे कदाचित पालक तसे करत असतात तर त्या वेळेला असं काहीच नव्हतं शिक्षकांनी वरती एकदा सोपवलं की सोपवलं त्यामुळे आपल्या career मध्ये शिक्षकांचं सगळ्यात मोठं योगदान आहे. नाही अगदी बरोबर बोललीस तू की आपले हे जे काही शिक्षक आहेत म्हणजे यांनी आपल्याला जर घडवलं नसतं तर कदाचित आपण ना इतक्या चांगल्या प्रकारे आपलं हे जे जीवन आहे ते झालं नसत आणि आता प्रत्येक पायरीवरती आपण ज्या एक एक एक काय ज्या त्याच चढतो आहोत यशस्वीरीत्या तर मला वाटत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान जस आपल्या आई वडिलांचं आहे तसेच आपल्या शिक्षकांचं सुद्धा आहे. चल चांगलं झालं या निम्मिताने आपल्याला माझे आपले शिक्षक या संदर्भामध्ये आपल्याला बोलता आलं त्यांचा आठवणींना उजाळा देता आला ठीके चालेल चल ठेवते मग मी okay by नमस्कार माझे नाव सुफिया आज आपण मी माझ्या शाळेबद्दल थोड काही तरी सांगणार आहे म्हणजे आपणं त्या नंतर भारतीय शिक्षण व्यवस्थेकडे वळणार आहोत त्याच्या आधी मी कोण आहे माझं शिक्षण काय झाल आणि माझी शाळा कशी होती माझं शिक्षण वगैरे मी त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे आपल्यासोबत अनुप पण आहेत त्याच्याबद्दल त्याच्यासोबत आपण हि चर्चा करणार आहोत ठीक आहे

अच्छा माझं नाव अनूप मस्के अं मी पण तुमच्या सोबत या संवाद म्हणजे चांगला आहे एका education topic वर किंवा शिक्षण भारताच्या शिक्षण व्यवस्थेवर आपण बोलणार आहोत तर तुमचे पण मत जाणून घेणे, घेऊया आणि माझे पण जे मला वाटते ते पण आपण बोलूया

तर तुमचा परिचय द्दा तुमच्या तुम्ही कुठून शिक्षण घेतलाय काय तुमच गाव काय त जेणे करून आपण दोघांच एकमेकाच संवाद

हो हो अगदी बरोबर आहे तुमचं तर बघा माझं शिक्षण मी राहते अं महाराष्ट्रा मधील कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी या ठिकाणी इचलकरंजीच्या जवळच कबनूर म्हणून एक छोटस गाव आहे त्या कबनूर गावामध्ये माझी शाळा आहे कबनूर high school कबन

जिथं मराठी हीं मराठी

semi मराठी semi english आणि इंग्रजी या तीन अं शाखा आहेत

म्हणजे पहिली ते चवथी साठी ते वेगळे शिक्षक त्याच्या नंतर पाचवी ते दहावी साठी हे वेगळे शिक्षक म्हणजे त्याच्या मध्ये इंग्रजि मराठी semi इंग्रजी अशा तीन शाखा पाचवी ते दहावी पर्यंत आहेत आणि कमीत कमी आमच्या शाळेचा जर शिक्षकांची संख्या तुम्ही म्हणाल तर फक्त पाचवी ते दहावी मध्ये कमीत कमी तीस पस्तीस ते चाळीस शिक्षक तरी असतीलच ठीक आहे त्याच्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण अं हे आहे त्याचा नंतर अकरावी बारावी च जे शिक्षण आहे उच्च

ते त्या ठिकाणी I think विज्ञान शाखा आणि एक कला शाखा ह्या दोनच शाखा तिथं सध्या तरी आहेत आता

हे झालं माझ्या शाळेबद्दल आता तुम्ही तुमच्या शाळे बद्दल थोड काहीतरी अच्छा

बर माझ नाव अनूप माझं नाव अनुप मस्के अं माझं राह जिथं मी राहतोय ते actually माझ गाव वर्धे पासून अं दोन तीन kilometer असेल अं तिथं माझं लहानपण गेलय तिथं अं माध्यमिक चे लहानपण म्हणूया लहानपण तिथंच गेलाय तिथेच शाळा मी सहावी पर्यंत तिथेच मी शिकलोय त्या नंतर government school च म्हणूया आपण सातवी पासून हा सरकारी school सरकारी school

त्यानंतर सातवी पासनं ते दहावी पर्यंत माझ शिक्षण झालाय अं लोक विद्दालय school वर्धा मध्ये म्हणजे एक आपण अं वर्धा district मध्ये किंवा वर्धा जिल्हा मध्ये म्हणूया

तिथे चांगल्या प्रकारचं शिक्षण होतं teacher चांगले होते शिक्षक चांगले होते तर तिथं semi english मध्ये माझं education झालय शिक्षण झालय अं सातवी ते दहावी पर्यंत

त्या नंतर मग माझं अं हा विचार केला कि मला maths माझं strong आहे maths मध्ये माझी रुची आहे तर मग मला वाटतंय कि मी engineering कराव

तर त्यासाठी मग engineering करायचे असेल तर eleven twelve का करूया तर त्याच्या आधी मी diploma केला

दहावी नंतर तुम्ही अकरावी बारावी नाही केली engineering करावच होता म्हणून तुम्ही डा

म्हणजे engineering हा तुम्ही base एक छोटासा तयार केला कि दहावी नंतर तुम्ही diploma केला कि खूप ऐकलय असा कि मुलं direct अकरावी बारावी नाहीत करत त्यांना असत कि आपलं आपण काय करायचं म्हणजे आता इथून जरी करायचे असेल तर ते diploma करतात म्हणजे त्यांना दोन वर्ष base मिळतो म्हणजे ज्ञान मिळते जे आहे ते सुरुवातीचं मग ते त्या ज्ञानाचा उपयोग पुढे जाऊन अं engineerig मध्ये करतात बरं

तर त्यानंतर मग मी diploma केलाय ते पण अं जवळच होत अं माझ्या गावापासनं

मी almost सायकल ने जायचो मी एक दोन वर्ष कारण कि घरची परिस्थिती तेवढी काय जास्त मोठी म्हणजे आम्ही काय तेवढे मोठे लोक नाही आहे किंवा त्या अं घरचे तेवढं काही हे नाही आहे तर आम्ही

आर्थिक जी परिथिती पण ते कमीच आहे हा हा तर त्या नुसार मग दोन वर्ष आम्ही काढले तसेच त्यानंतर मग तिसरा वर्ष होत मग तिसऱ्या वर्षी नंतर engineering करायची होती हो आपल्या third वर्ष जे तिसर वर्ष होत माझं तरत्यानंतर काय केल मी कि आता आपल्याला जर चांगला जर education college भेटल ठीक आहे चांगली university भेटली हा तर त्या साठी आपल्याला अभ्यास पण तेवढाच करावा लागेल कारण कि जो last year चा जो असतो तो whole दोन्ही semester चा मिळून मी एक आपला cutoff किंवा नाही का अं percentage बनल्या जाते तेवढी टक्केवारी तयार केली जाते

चांगलंय म्हणजे तुम्ही म्हणजे शिक्षण engineering

हा engineering च शिक्षण केलाय तुम्ही चांगली गोष्ट आहे त्याच नुसार आता तुम्ही शैक्षणिक परिस्थिती पाहिली तुमची शैक्षणिक परिस्तिथी पाहिली आता

आता आपण मोठे झालोत थोडे पण आपल्या काळी मी तुम्ही म्हटलं तुम्ही सायकलने जात होता college ला गेल्यानंतर सुद्धा मी पण कधी कधी शाळेत समाजा पाच सातवी पर्यंत तरी माझे पप्पा किंवा आत्ती माझी सोडायला मला शाळेला यायचे त्या नंतर मी समजले थोडा वाटलं कि चला मी मोठ झालोत सायकलने जायला सुद्धा मी सुरु केलं म्हणजे जस तुम्ही सायकलने मला आठवले काल हा मी पण सायकलने जात होते त्याचा नंतर मग आता हे अस झाल परत नाही माणूस कसा आपली परिथिती विसरायला नको माणूस जर मोठा होतोय तर परिथिती स्वतःची विसरायला नकोय

पहा आपल्या काळी कस भारतीय शिक्षण व्यवस्था होती आणि आता कशी आहे त्या बद्दल आपण

तर आपल्याला अस जाणवतं कि शिक्षक किंवा जे पालक आहेत ते मुलांना फक्त पुस्तकातलं फक्त ज्ञान तेवढच घ्या परीक्षा करा चांगले marks मिळवा व चांगले गुण मिळवा आणि चांगली नोकरी मिळवा ह्याच्याकडे जास्त लक्ष आहे असं तुम्हाला नाहीका वाटत हो हो हो प्रत्येकाचा प्रत्येकाचा अनुभव तोच आहे माझा पण अनुभव तोच आहे घरचे पण तसेच बोलतात कि तुला ऐवढे percentage घ्यावे लागेल एवढे टक्के घ्यावे लागेल तर तुला नोकरी मिळेल actually तस ते नसतंच percentage wise जसं काय नोकरी आताच्या condition मध्ये अस कायच नाहीच आताच्या परिस्थिती मध्ये तुम्हाला तुमचे marks तुम्हाला किती भेटले तुम्हाला तुमचे टक्के किती भेटले हे तुम्हाला काहीच कळत नसत तुम्ही actually तुमच्या पाशी skill काय आहे तुम्हाला आता मला मराठी मध्ये actually तो word येणार नाही आहे skill ला आपण मराठीत काय बोलू

हा कौशल्य right हा हा right कौशल्य पण अं skill आताच्या base आताच्या condition मध्ये आहे कि नाही कौशल्य ज्याच्या पाशी आहे त्याला job भेटते ठीक आहे तर हे कौशल्य जर आपण लहान पनापासूनच buildup केल तर त्या ह्याच्या मध्ये ठीक आहे जस कि म्हणूया आपण कि अं कोणी sports मध्ये चांगला आहे कोणी खेळ चांगला खेळतोय ठीक आहे कुणाला कब्बडी अवडतं कुणाला cricket अवडतं कुणाला dancing करण अवडतं कुणाला singing अवडतंय बरोबर ठीक आहे म्हणजे आपण art कला म्हणूया ठीक आहे ज्याच्यात त्याला रुची आहे

ठीक हाय तर त्या root ने त्या line ने जर तो चाललं ना त्याला success किंवा त्याला हे job तर secondary गोष्ट आहे ठीक आहे मी तर इथे पण त्याचा तर तो चांगल्याने लहानपणा पासून तर त्यांनी त्या मार्गावर तो जर राहिलाय तर त्याचा आयुष्य हे खरंच खूप

हे माझं वय

मला वाटतंय तुम्हाला पण मान्य पटते गोष्ट मला आता आम्ही आजकल असं पाहतोय कि बघा तुम्ही engineering केलं दहावी बारावी science केलं त्याच्यानंतर engineering केलंत त्याच्यात किती खर्च कमीतकमी हा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे बघा ना नाही माझं तर

engineering मध्ये तुमच्यावेळी किती नाही माझं आपलं असं हाय कि बघा indian तुम्हाला आवाज येतोय बरं बरं हां बघा आपली भारतातुन हा भारताची जी व्यवस्था आहे जी शिक्षण प्रणाली आहे त्यामध्ये जे marjina जी community आहे जे की आधीपासंन त्यांच्यासोबत disconnection झालेलं हाय ते काय भेदभाव झालेली आहे तर त्यांना एकानी government आपल्या constitution मधलं दिला आहे कि कोणाला scholarship हवी आहे जे SCST मध्ये मोडतात त्यांना कमी पैशांमध्ये education होतात त्यांच किंवा त्यांना scholarship भेटतात तर मला तेवढं खर्च आलेला नाही आहे कारण की

सगळ्यांचे resources आहेत जे आपल्याला पुस्तक लागतं हे करतं परत बाहेर city मध्ये राहणं खाण्याचा पिण्याचं हा सर्व खर्च हा आपला डोकं हां डोक्याच्या पलीकडे आहे किंवा हा घरच्या घरच्यांना तेवढा होणार नाही त्यानुसार आपण म्हणजे असं केला आहे की आपल्या भारताच्या संविधानामध्ये असा केलाय की कोणा scholarship दिला जातो

तर तुमचे त्या background हा scholarship आता तर